घरच्यां साठी पण माझ्या साठी पण हे घेऊ ते घेऊ असं करू तसं करू ते गणित जुळवत होतो महिनभर माझ तेच चालू होत. बरका करायचं बरका काय हा शोधायचं मग घरच्यासाठी मम्मीसाठी मी म्हणाल ना तुला साडी घेतली मग स्वतः स्वतः ही साडी असेल का हे घेऊ का असं घेऊ का? इतका पैसा घेतला तर तिथे पैसे राहतात. मग थोडा कमी घ्यायचा का जास्त घ्यायचं का

जे आपले जवळचे असतात त्यांना एक अपेक्षा असते आपल्या कडून कि चला आता हा करेल ह्या गोष्टी त्यांना पण तसंच असत या गोष्टी आम्हाला करता नाही आल्या ऍटलीस्ट आता तो आमच्या साठी करेल किंवा स्वतः तरी करेल हो हम्म ते तर आहेच

हा ते तर आहेच

कन्फर्म अशे हे नाही ए त्यांना म्हणून कधी गरज पडू शकते. कारण त्याच्यात चढउतार चालू असतो. त्यांना कधी काम भेटेल कधी नाही भेटेल. हे नाही सांगता येणार.

ठीक ए. हम्म बर चालतंय की ठीक ए मग बोलू मग नंतर हो हो बाय मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती आहे कथा. एक दिवशी एक माणूस मंदिरात दर्शनासाठी आल्या. त्यांच्या अंगावर मडके आणि फाटके कपडे होते. फारस शिकलेला वाटत नव्हता. ईश्वरा चे दर्शन घेऊन तो परत जात असताना त्याला श्रीमंत व्यक्तीने त्याल त्याला जवळ बोलावले आणि तो म्हणाला,

का भला माणूस म्हणले? श्रीमंत व्यक्ती म्हणाला, मी खेळतो की आपण भले गृहस्थ आहात मंदिराच्या मार्गात बीतेचा सुपडा पुरला होता. त्याचा एक कोपऱ्यावर आला होता. तिथून मी खूप दिवसापासून पाहातोय की त्या बीटेच्या कोपऱ्याने खूप लोकांना ठेच लागल होती. लोक पडत होती. आडवे होते आणि उठून चालू लागत होती. तुम्हाला या तुकड्याने ठेच नाही लागली परंतु आपण पाहिल्यावरच कुछ टाकायचा प्रयत्न केला बघत होतो कि तुम्ही माझ्या मंदीरांकडून पायवाडे माघून घेऊन त्याचा काहीतरी करावं अशी. गरीब माणसाला त्यांनी नौकरी वर ठेवले त्यांना काम वगैरे व्यवसाय दिला एक श्रीमंत व्यक्ती जसा मंदिरात बांधलेलं, मंदिराची ईश्वराची पूजा करण्यासाठी एक पुजारी नेमला, मंदिराचा खर्च चालू झाला म्हणून खूप सारी जमीन, शेती आणि बाग मंदिराचे नाव हे, मंदिराचे उज्वलीत दीप त्यांनी साधुसंत येती, ते तेथे दोन चार दिवस राहू शकत त्यांचा भोजनासाठी भगवंताचा प्रसाद त्यांना मंदिरातून मिळल अशी व्यवस्था त्यांनी केली होती. आज त्यांना एक अशा माणसाची आवश्यकता होती. जो मंदिराच्या निधीची व्यवस्था करेल आणि मंदिराचे सर्व कामकाज व्यवस्थित चालवेल. त्या मंदिराच्या व्यवस्थेची काम. एकदम सुरळीत चालण्यासाठी

ज्याला या मंदिराच्या व्यवस्थापनाचे काम मिळेल त्याला पगार चांगला मिळेल हे ते जाणत होते. परंतु त्या श्रीमंत व्यक्तीने सर्वांना परत पाठवले. तो सर्वांना म्हनत असे मला एक भला माणूस पाहिजे. मी स्वतःच त्याची निवड करेल. खूप लोकांनी मनातल्या मनात त्या श्रीमंत व्यक्तीला शिवा घातल्या, खूप लोक त्यांना मूर्ख किंवा वेडा म्हणत होते

मग एक माणूस मंदिराच्या दर्शनासाठी आला. त्याच्या अंगावर मडके आणि फडके कपडे होते, फारसे शिवलेले वाटत नव्हते मध्ये लहान मुलांसाठी लहान लहान गोष्टी आहेत सर्व गोष्टी प्रचलित आहे विद्वान लेखकांनी नवीन पध्दतीने त्यांची रचना केलेली आहे. अगदी सरळ व सोप्या भाषेत सांगितलं आहे, मुळ हिंदी भाषेतील ग्रंथांचे मुलांना आवडणाऱ्या उगम व सकाड भाषेत महाराष्ट्रीय विद्वान श्री बघ वरती आणि सुंदर व उद्देशबोधक असे भाषांतर केलेले आहे मराठी माध्यम त्यांचा उचित लाभ घेतील अशे असं वाटते मला नवीन नवीन गोष्टी ऐकला खूप आवडतो अगोदर त्यामुळे त्यांनी असा कितिक्तर पुस्तक लिहलेले आहे ज्यांच्यातून छोट्या छोट्या मुलांना काही शिकायला मिळेल. आई वडिलांना आपल्या शहरात घरात न्यायला हि उत्सुक नव्हत्या नुकतच त्यांना चार खोल्यांचा रूप बंगला शहरात उपनगरात घेतला होता, पण वस्तुशांती वगैरे गोष्टी वर त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळे कुणालाच मुद्दाम बोलावले नव्हते त्यांनी, त्यांची बायको नोकरीला होती. पोरं पाडण्या घरात खेळायची. इकडे गण गंप्या आणि गौरीला. मुलाला, सुनेल, नातूवायला भेटायची खूप इच्छा व्हायची, गौरीने गण्याकडून भाकरी गौरी म्हणाली, गण्या नं बोलताच हात धुवून नि जवळच्या बाजेवर आळवा झाला. त्याला मनतच बालपण डोळा समोर दिसू लागला. आता गावात दहावी पर्यंत शाळा झाली. त्यावेळी चौथी पर्यंत शाळा च अशील जे आमच्या गावला पण तसंच होत अगोदर. आमच्या गावाला पण अगोदर प अ एकतर शाळा नव्हत्या आणि दिवसेंदिवस जशे जशे लोकसंख्या वाढत गेली तशे तसे शाळेची निर्मिती झाली. खूप साऱ्या गोष्टी change झाल्या, दुकाने आली, छान रास्ते बनलेत. आणि अ छानस अस आमचा अस गाव एक सुंदर आहे वातावरण रम्य अस आमचं गाव आहे, खूप बघण्यालायक छान आहे, खूप मोठं महावीर ची मूर्ती आहे, आमचा गावाला भीमादेवी मंदिर आहे आणि तिथे अ नाव दुर्गा असतो तर नवे दिवस तेव्हा खूब राहतो पाने वगैरे राहतात आणि खूप अस बघण्यालायक छान छान वाटतो एका जंगलात एक प्रचंड वाडेचे झाड होते. त्या झाडावर अनेक पक्षी राहत होती त्या पक्ष्यांमध्ये एक चिमणा चिमणी चा हि समावेश होता चिमणीने आपल्या घरट्यात अंडी ठेवली होती त्या अंडीतुन लवकरच त्यांची पिल्ले जन्माला येणार होती, एके दिवशी काय झाल माहित आहे तुम्हाला? एके दिवशी एक त्या झाडाशि आला त्याने चिमणीचे घरटे ज्या फांदीवर होते त्या फांदीला तोडून धक्का दिला, फांदी काढून मुडली

दुसऱ्या दिवशी हत्ती त्याच रस्त्याने चालला होता तेव्हड्यातच माशी भिनभिनंत हत्तीच्या नाकात शिरली आणि सुतार पक्ष्यांचे हत्तीच्या डोळ्यावर आपली जोरदार चिच मारली. हत्ती दुखाने तडमडला, चेहऱ्यावर पाणी मारावे असे त्याला वाटू लागले. डोळे बंद अस्तित्व हत्ती पाणी शोधण्याचा विचार करू लागला. एवढय़ात त्यानी बेडकांच्या ओरडण्याचा आवाज एकता बेडकाच्या आवाजाच्या दिशेने हत्ती गेला आणि चिखलात पडला. हत्ती जोरात कळवळला. कृपा करून मला मदत करा, काय मी चुकीचे केले आहे? मला ही कशाची शिक्षा मिळत आहे? बेडकाने हत्तीला चिमणीची अंडी फेकण्याचे आठवण करून दिली. हत्तीला आपल्या पश्चाताप झाला, हत्तीने सगळ्यांची क्षमा मागितली. पुन्हा कधीही असे करणार नाही असे त्यांना

खरय त्या बघून मला कधी कधी रड येतो आठवण येतो की अस वाटतो की किती सुंदर होत college life त्या मन मोकळे पणाने राहणे खेडने, इतरवणे, फिरणे, घूमने, अभ्यास करणे, enjoy करणे, gathering दरवर्षी तेच चालू राहायचे. आता कोणी कोणाला विचारात नाही life मध्ये सगळे जण एवढे busy झालेले आहे ती कोणाकडेच मुद्दामच वेळ नाही. काय मान्यच आता कुणाला एवढ कुणाकडे वेडाच नाही तर काय करणार सगळे

कधी कधी तर गोष्ट ऐकतांना आपल्याला तहान, भूख आणि झोप सुद्धा लागतो विसरून जातो गोष्ट सांगायला आणि ऐकायला कुणाला आवडत नाही आता पर्यंत आपण किती तरी

राजाराणीच्या, शूरवीरांच्या, जादूच्या खूप पूर्वीच्या काळात आजी-आजोबा सांगितलेल्या गमती जमती नाही तर विचार करायला लावणाऱ्या त्या गोष्टी असायच्या. बरोबर आहे माझी पण आजी मला खूप छान छान गोष्टी सांगायची जेव्हा मी लहान होते न तेव्हा, नंदू ने एक मोठी उडी मारली आणि तो त्या खडकावर पोहचला. मग तिथून आणखी एक उडी मारली आणि तो थेट बेटा वर पोहोचला बरं तर हे फारच धोक्या चं होतं परंतु काही कमी धाडसी नव्हत नंदनने बेटावर मनसोक्त आंबे खाल्ले. आणि खडकावर परत एकदा उडी मारून गेला. तसेच तो परत घरी आला त्याने त्यांनी माझ्या आईला सांगितल आई-बाबांना सांगितले या बेटा बद्दल बद्दल सांगितले. आपल्या मित्रांना तर त्या आपल्या बरोबर बेटावर यायचं आमंत्रण दिले हे फार दूर आहे आम्ही नाही येणार असे ते म्हणू लागले. भूक लागली कि नंद मग एकटाच बेटावर जायचा पावसाचे दिवस होते. नदीच पाणी बरच वाढलेला होता जे आमच्या गावाची नदी आहे न त्याच पाणी खूपच वाढतो कारण की तिथे पूर पण येतो मंग तिथे काही पूर आला न कि रास्ता पण बंद राहतो आमच्या गावचा. नदीच्या खळ बऱ्याच पाण्याखाली गेला होता. एक दिवस नंद बेटावरून परत आला यायला निघाला तेव्हा खडकाचा अगदी थोडकाच भाग दिसत होता. नंदू काळजीपूर्वक खडकावर उडी मारायचा बेतात होता पण तो एकदम थांबला. असं कसं झालं? खडक तर आला. पहिल्या पेक्षा अचानक मोठा कसा काय झाला यात नक्कीच काहीतरी धोका असणार. थोडा विचार केल्यावर त्याला एक युक्ती सुचली नंदू मोठ्यान विचार खदकडात तू ठीक आहेस ना? त्या खडकाला असा विचारलं नंदूनी कि तू ठीक आहेस ना? काहीच उत्तर आलं नाही नंदू परत मोठ्या ने विचारलं, आज तो बोलत का नाहीस? खडकांवर झोपलेल्या मगरी ला वाटलं. खडक बहुदा दुसऱ्या माकडाशी बोलत असेल अरे दादा तू काय म्हणत होता मगरीन विचारलं तीच डोकं आणि शेपूट पाण्यात लपलेलं होत नंदूला मगरीचे युक्त्ती समजली तो म्हणाला तु मगर आहेस ना? तुला काय हवं? मगरीने रागावून उत्तर दिलं मगरीने रागावून उत्तर दिलं, मी तुला खाणार आहे. हो का? मला तर माहीतच नव्हत.

हम्म hello काय काय रे?

काय चालतंय. हाय बसलोय असंच!

मी कुठं, hostel वर. तू? मी व्हय. एकटा असंच balcony मध्ये बसलो होतो. घरी आहे. हां हां हां. Balcony मध्ये बसलायस का मग?

अं इकडं घरी तर एवढी थंडी वाजायलीत का नाही. आज लईच थंडी वाजयली.

दोन sweater घातले तरी थंडी वाजायला लागली एवढी मोठी. बाबाबाबा! एवढी कशी काय थंडी? ह्या आता मकरसंक्रांत नंतर ना इकडं सगळी थंडी कमी झाली रे.

हां मग तिकडं थंडी एवढी वाजत नाही वाटतं? एवढी इकडं तर काय नाहीये बाबा. आता सध्या तर काही नाहीये. हम्म इकडं गावाकडं लय वाजते थंडी. सकाळ सकाळी पहाटं पहाटे चार वाजता तर एवढी थंडी वाजतेय. हम्म तुमचं शेतात आहे ना रे घर! हम्म बरोबर आहे. आजूबाजूला एक नदी बी जातेय. त्यामुळं का? हां. ते गार वारा येतंय रे मग त्यामुळं.

हम्म आणि काय? college?

हम्म आमचं पण तेच enterns झाले होते. मग आता संपायला आल्यात सुट्ट्या आमचे. अं आता काय ज junior पोरं आलेतं. त्यांचे college झालेत वाटतं. हम्म हम्म हम्म college अं Junior पोरांचं JEE mains चे paper दिले वाटतं. नंतर selection झालं त्यांचं. आता college अं college नं counseling काढली होती.

त्याद्वारे भरलेत college मध्ये आलेत पोरं आता.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

बरं, तू college ला कुठं होता रे? मी college ला इकडं कोल्हापुरात.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

अरे आपल्या इकडंच college ला अकरावी बारावी म्हणतात. मी बाहेर असं म्हणजे आता इकडं आता आमच्या college मध्ये तर हाय की नाही.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 त्यांनी अकरावी बारावीला बी शाळाच म्हणतात. School च म्हणतात. म्हणजे अक म ten plus two म्हणजे अकरावी बारावीला आपल्याकडे college म्हणतात ना. त्यांच्याकडे बारावी झाल्यावर college सुरु होतं व्हय?

नाही हां. आणि त्यांचं कसं म्हणजे आपल्याकडे कसं की काय म्हणतात आता हे junior college म्हणतो ना अकरावी बारावीला.

हां. आणि आणि असं engineering college किंवा असं त्याच्यानंतरचं college असलं की त्याला senior college म्हणतात ना

हम्म आणि मग त्यानंतर ना college म्हणतात. त्यानंतर ना बारावीनंतर काय येतं ते college असतं असंय.

हम्म तुझ्या घरापासून college जवळ होतं की लांब होतं?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 Bus मधून जात होता व्हय.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

जवळ होतं व्हय? हम्म परत गेलं काय. अन्

College बघ college सकाळी आठ, नऊला भरत होतं नऊला.

नऊला भरायचं, रात्री पाच वाजेपर्यंत चालायचं. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत.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

बरोबर आहे. तास दीड तास आधी निघावंच लागणार.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

होय डबा घेऊन जायचो की. तेच की. डबा घेऊन जाणार. एक time म्हणजे जेवायला तेवढं तिकडं असणार. Lunch.

हम्म ते कधी सकाळी म्हणजे college मध्ये आमचं

हम्म मग त्यानंतर मग ते, ते किती चार-पाच तास होतात रे मग, काय तरी खाऊन ते. अन मग direct घरी गेल्या गेल्या मग आम्ही जेवणारच पहिला.

मी माझं PCM होतं. math होतं

मी घेतलं होतं, पहिल्यांदा घेतलं होतं PCMB. बरं! दोन्ही?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 होय. बा ते मग त्यातनं एक निवडायला लागतं ना.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

हां हां हां. होय त्यात कसं सगळं पाठच करायचं असतं ना.

मिळून दोन्ही मिळून?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

मग ते नको ते tension म्हटलं, उगा जाऊ दे म्हटलं. म्हणून अकरावीला PCMB होतं. नंतर अं सरांना सांगून जे तिथं coordinator म्हणून होते.